मला ना शिक्षा बद्दलची माहिती पाहिजे आहे ओ थोडीशी.

थोडंसं आपण बोलू शकतो का शिक्षा बद्दल?

अ तुमचं पहिलं काय ओपिनियन आहे शिक्षा बद्दल? मला थोडंसं सांगू शकाल का तुम्ही? हां मला वाटतंय शिक्षणाचा आपल्या जीवनामध्ये खूपच जास्त महत्व आहे. शिक्षणाशिवाय आजकाल आपल्याला कोणीच विचारात नाही. शिक्षणच अ शिक्षणामुळेच आपल्याला समाजामध्ये स्थान मिळतं. अशिक्षित लोकांना कोणीच विचारत नाही आजकाल समाजामध्ये. त्यामुळे शिक्षण आपल्यासाठी आपल्या घरच्यांसाठी समाजासाठी, देशासाठी, सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे. आपलं उज्वल भविष्यासाठीच शिक्षण खूप आवश्यक आहे.

हो बरोबर आहे. आणि आजकाल कसं आहे आपल्या मुलांना आणि देशासाठी म्हणजे

तरुणांसाठी यशाच्या दिशेने जाण्याचे जे आहे ना ते फक्त आणि फक्त केवळ आपल्याला शिक्षणच हे

योग्य म्हणजे एक

हो ते तर आहे. हो हो

शिक्षणाचे वर्णन हे आपल्याला आपण हे काय शब्दात करू शकत नाही.

ते आपल्याला जगायला जगायला शिकवते.

हो तेच, समाजामध्ये कसं वागायचं? लोकांशी कसं वागायचं? आपल्या वरच्या लोकांशी, आपल्या पेक्षा खालच्या लोकांशी कसं वागायचं किंवा त्यांना कसा मान द्यायचा? हे आपल्याला शिक्षणातूनचं कळतं.

महाग होतं, सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. त्यामुळे गरीब लोकांना प्राथमिक शिक्षणाच्या पुढे किंवा जास्तीत जास्त दहावीच्या पुढे त्यांना शिकता यायचं नाही. पण आता सरकारी अ सुविधा किंवा सरकारने खूप योजना राबवलेल्या आहेत.

त्याच्या मुलींसाठी किंवा गरिबांसाठी, किंवा खालच्या जातीतल्या लोकांसाठी त्याच्यामुळे आपण शिक्षण अ कोणीही घेऊ शकतं, आजकाल

आणि कसंय शिक्षण हे आहेत ना आपण सगळ्या म्हणजे शिक्षणात कुणी भेदभाव करू शकत नाही शिक्षण हे सगळ्यांसाठी एक सारखंच असतं ताई बरोबर.

तुम्ही बरोबर बोलताय की शिक्षण हे

आता सगळ्यांसाठी म्हणजे एकसारखं ठेवलेलं आहे सगळं म्हणजे

पूर्वी कसं मुलींना शिक्षण नव्हतं. म्हणजे कसं

अ फक्त पुरुषांनाचं शिक्षण होतं, पण आजकाल जगात ना म्हणजे सगळीकडे म्हणजे

मुलींना पण शिक्षण घ्यायला भेटते आणि मुलांना पण

पुरुषांना सेम आहे तसंच मुलींना पण सेम शिक्षण दिलं गेलंय.

आलीच पाहिजे. ऍक्च्युली शिक्षण केवळ एका व्यक्तीचंच नव्हे त्याच्यामुळे समाजालाही फायदा होतो.

त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक वाढ आपल्या घराची, समाजाची

देशासाठी आपण आपले जे कर्तव्य आहेत ते आपण पूर्ण करू शकतो.

हो हो आणि शिक्षणामुळे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात ना सकारात्मक विचार आणून नकारात्मक विचार ना सुरु होतात.

शिक्षण ही विकासाची एक ना प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती हळू हळू ए ना

अध्यात्मिक वातावरण ना स्वतःला विविध प्रकारे म्हणजे येत ना अ हे करू शकतो, अनुकूल अनुकूल वाटते म्हणजे शिक्षणामुळे माणसाचं.

आजकाल कोणीही विचारतं की तुझं किती शिक्षण झालंय? किंवा तुम्ही किती कमवता? ते हे सगळं आपल्या शिक्षणावरचं अवलंबून असतं की आपण

हो हो पहिलं पहिलं हां कारण की पहिलं गेलं कुठेही गेलं की पहिले हेच विचारले जाते की

शिक्षण किती झालंय रे तुझं? कारण की शिक्षणाशिवाय काही म्हणजे

या जगात शिक्षणाशिवाय काही होऊ शकत. आत्ताच्या परिस्थितीत तरी शिक्षण हे घेणं खूप इम्पॉर्टन्ट आहे.

आणि जितकं आहेत ना माणसाला शिक्षण घेण्याची आहेत ना माणसाची बुद्धिमत्ता तल्लीन होते आणि खूप चातुर्य माणूस होतो त्यामुळे

कारण की जीवन हे खरंतर शिक्षणच आहे बघायला गेलं तर

काही हे प्रत्येक गोष्टी आपल्याला शिकायलाच लागते. लहानापासून मोठ्यापर्यंत आपण जितक्यापण म्हणजे शिकू तितके कमीच आहे म्हणजे आपल्या लहानपणी शिकवलं जातं, मोठेपणी शिकवलं म्हणजे कसंय

असं हे झालंय की यात ना ज्यामुळे येत ना माणूस ना जितकं शिकेल तितकं कमीच ये कारण की हां माणसाला जर का उच्च

उच्च स्थानापर्यंत जरी जायचे असेल ना तरी माणसाला शिक्षण घेणं खूप इम्पॉर्टन्ट आहे. हो आणि शिक्षणामुळे माणूस फक्त स्वतःच नाही पण आपल्या घराला समाजाला देशालाही पुढे नेण्यास मदत करतो. देशाचे आधारस्तंभ त्याच्यामुळे मजबूत होतात. म्हणजे आर्थिक, सामाजिक विकास आपला आणि देशाचा आपण शिक्षणामुळेच करू शकतो. हो हो. जसं म्हणजे जीवनात ना जगण्यासाठी पाण्याइतकेच येत ना

अ शिक्षणाचेच उपयोग अनेक आहेत, पण त्याला योग्य आणि नवीन दिशा द्यायची गरज येत ना आपल्याच हातात आहे. हो त्यामुळे शिक्षणाचं महत्व खूपच आहे आजकाल.

चालेल ताई तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं ठीक आहे थँक्यू ताई बाय.